अकाउंट सेटिंग्स आणि कॉन्फीगरिंग जीमेल अकाउंट ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत
या मध्ये आपण इमेल अकाउंट मध्ये नवीन फोल्डर जोडणे मेसेजेस शोध साठी एडवांस्ड फिल्टर्स सेट करणे
मेसेज फिल्टर्स नियंत्रित करणे शिकू
तसेच आपण शिकू याहू अकाउंट स्वतः कॉन्फीगर करणे
विविध इमेल अकाउंट नियंत्रित करणे मेल अकाउंट साठी अकाउंट सेटिंग्स बदलणे
इमेल अकाउंट डिलीट करणे
येथे आपण उबुंटू 1204 वर मोझिल्ला थंडरबर्ड 1301 वापरत आहोत
लॉन्चर मधील थंडरबर्ड आयकॉन वर क्लिक करा
थंडरबर्ड विंडो उघडेल
या अकाउंट मध्ये एक फोल्डर जोडू
डाव्या पॅनल वरून STUSERONEgmailcom अकाउंट निवडा
STUSERONEgmailcom अकाउंट वर right क्लिक करून न्यू फोल्डर निवडा
न्यू फोल्डर डायलॉग बॉक्स दिसेल
नामे फिल्ड मध्ये इम्पोर्टंट मेल्स प्रविष्ट करा
क्रिएट फोल्डर वर क्लिक करा
फोल्डर तयार आहे
तुम्ही मुख्य मेल्स इनबॉक्स मधून या फोल्डर मध्ये स्थानांतरीत करू शकता
यास निवडा
इनबॉक्स वरून हा मेल इम्पोर्टंट मेल्स फोल्डर मध्ये ड्रैग आणि ड्रॉप करा
तुम्ही अनेक फिल्टर्स पर्याय वापरून मेसेजेस शोधू शकता
आता डाव्या पॅनल वरून STUSERONEgmailcom अकाउंट निवडा
उजव्या पॅनल मध्ये एडवान्स फीचर्स च्या खाली सर्च मेसेजेस वर क्लिक करा
सर्च मेसेजेस डायलॉग बॉक्स दिसेल
मेसेजेस शोधण्यासाठी डीफ़ॉल्ट सेटिंग्स वापरू
मॅच एल ओएफ ठे फॉलोइंग पर्याय डीफ़ॉल्ट द्वारे निवडलेले आहे
सब्जेक्ट आणि कंटेन्स सुद्धा डीफ़ॉल्ट द्वारे निवडलेले आहे
पुढच्या फिल्ड मध्ये टेन इंटरेस्टिंग टाईप करा
सर्च वर क्लिक करा
सब्जेक्ट नावाशी जुळत असलेले मेल दर्शित होतात
या शोधांना तुम्ही फोल्डर मध्ये हि सेव करू शकता
हे ट्यूटोरियल थांबवूनAssignment करा
मेल दिनांका सहित शोधा आणि त्यांना फोल्डर मध्ये सेव करा
हा डायलॉग बॉक्स बंद करू
आता या मेल अकाउंट साठी नवीन फिल्टर बनवू
फिल्टर हा नियम आहे ज्याला तुम्ही मेल बॉक्स मध्ये मेसेजेस श्रेणीबद्ध करण्यास लागू करू शकता
येथे आपण थंडरबर्ड सब्जेक्ट सोबत सर्व मेल्स ना इम्पोर्टंट मेल्स फोल्डर मध्ये स्थानांतरित करूया
डाव्या पॅनल वरून STUSERONEgmailcom अकाउंट निवडा
एडवान्स फीचर्स च्या खाली मॅनेज मेसेज फिल्टर वर क्लिक करा
मेसेज फिल्टर्स डायलॉग बॉक्स दिसेल
न्यू tab वर क्लिक करा
फिल्टर रूल्स डायलॉग बॉक्स दिसेल
फिल्टर नामे फिल्ड मध्ये सब्जेक्ट थंडरबर्ड प्रविष्ट करा
पुन्हा फिल्टर सेट करण्यासाठी डीफोल्ट सेटिंग्स वापरू
मॅच एल ओएफ ठे फॉलोइंग पर्याय डीफ़ॉल्ट द्वारे निवडलेले आहे
सब्जेक्ट आणि कंटेन्स सुद्धा डीफ़ॉल्ट द्वारे निवडलेले आहे
पुढच्या फिल्ड मध्ये थंडरबर्ड टाईप करा
नंतर परफॉर्म ठेसे एक्शन फिल्ड च्या खालच्या पर्यायाला मूव मेसेज टीओ मध्ये बदलू
पुढच्या drop डाउन वर क्लिक करा ब्राउज करा आणि इम्पोर्टंट मेल्स फोल्डर निवडा
ओक वर क्लिक करा
मेसेज फिल्टर्स डायलॉग बॉक्स मध्ये फिल्टर दिसत आहे
आता Runवर क्लिक करा
डायलॉग बॉक्स बंद करा
इम्पोर्टंट मेल्स फोल्डर वर क्लिक करा
लक्षात घ्या मेल्स थंडरबर्ड सब्जेक्ट सोबत या फोल्डर मध्ये स्थानांतरीत झाला आहे
तुम्ही थंडरबर्ड सहित विविध अकाउंट सांभाळू शकता
याचा अर्थ थंडरबर्ड चा वापर करून तुम्ही केवळ जीमेल नव्हे तर याहू किंवा इतर मेल अकाउंट मध्ये मेल्स रिसीव्ह सेंड आणि मॅनेज करू शकता
तुम्हाला माहित आहे की जीमेल अकाउंट थंडरबर्ड द्वारे आपोआप कॉन्फीगर होते
इतर अकाउनट्स स्वतः कॉन्फीगर करावे लागतील
थंडरबर्ड द्वारे याहू अकाउंट STUSERTWOyahooin कॉन्फीगर करू
मी अगोदरच पॉप याहू अकाउंट मध्ये प्राप्त केले आहे
मी हे कसे केले
अगोदर मी माझ्या याहू अकाउंट मध्ये लॉगइन केलेltPausegt नंतर नवीन ब्राउजर उघडा आणि एड्रेस बार मध्ये wwwyahooin टाईप करा
आता युजर नामे STUSERTWOyahooin प्रविष्ट करा आणि नंतर पासवर्ड प्रविष्ट करा
वर डाव्या कोपऱ्या वरून ऑप्शन्स आणि मेल ऑप्शन वर क्लिक करा
डाव्या पॅनल मध्ये पॉप आणि फॉरवर्डिंग वर क्लिक करा
एक्सेस याहू मेल विया पॉप निवडा
क्लोज ठे tab वर क्लिक करा
डायलॉग बॉक्स सावे यूर changesमेसेज सोबत दिसेल
सावे वर क्लिक करा
आता याहू मधून लॉग आउट करा आणि ब्राउजर बंद करा
आता उजव्या पॅनल वरून अकाउंट्स च्या खाली क्रिएट न्यू अकाउंट वर क्लिक करा
मेल अकाउंट सेटअप डायलॉग बॉक्स दिसेल
आता युझर्टवो नाव एंटर करू
नंतर इमेल एड्रेस मध्ये याहू आयडी STUSERTWOyahooin एंटर करू
नंतर पासवर्ड टाईप करा
कंटिन्यू वर क्लिक करा
मेल अकाउंट सेटअप डायलॉग बॉक्स दिसेल
इनकमिंग सर्व्हर नामे फील्ड मध्ये पॉप3 निवडा आणि सर्वर होस्टनेम popmailyahooकॉम प्रविष्ट करा
ऑफलाईन असताना मेल्स तपासायचा असेल तरPOP निवडा आणि म्हणून सर्व मेल्स आपल्या लोकल कम्प्युटर वर डाउनलोड करा
इनकमिंग फिल्ड मध्ये याहू साठी पोर्ट नंबर 110 एंटर करा
एसएसएल ड्रॉप डाउन मध्ये स्टार्टटल्स निवडा
ऑथेंटिकेशन ड्रॉप डाउन वर क्लिक करा आणि नॉर्मल पासवर्ड निवडा
आउटगोइंग फिल्ड मध्ये सर्व्हर Nameमध्ये एसएमटीपी निवडा आणि सर्वर होस्टनेम smtpmailyahooकॉम एंटर करा
याहू साठी पोर्ट नंबर 465 एंटर करा
एसएसएल ड्रॉप डाउन मध्ये sslटीएलएस निवडा
ऑथेंटिकेशन ड्रॉप डाउन वर क्लिक करा आणि नॉर्मल पासवर्ड निवडा
यूझर नामे फील्ड मध्ये स्टुझर्टवो नाव प्रविष्ट करू
क्रिएट अकाउंट बटन सक्षम होईल
क्रिएट अकाउंट वर क्लिक करा
याहू अकाउंट कॉन्फीगर झाले आहे
तुमच्या इंटरनेट कनेक्शन नुसार यास काही वेळ लागू शकतो
लक्षात घ्या थंडरबर्ड विंडो मधील उजवे पॅनल आता याहू अकाउंट दर्शवित आहे
इनबॉक्स वर क्लिक करू
याहू अकाउंट मधील सर्व मेल्स येथे डाउनलोड झाले आहेत
थंडरबर्ड चा वापर केवळ याहू आणि जीमेल मधून प्राप्त मेसेज बघण्यासाठी नव्हे तर एकाच वेळी दोन अकाउन्टस सांभाळण्यासाठी करू शकता
आता प्रेफरन्स सेटिंग्स कडे वळू जी थंडरबर्ड मध्ये इमेल अकाउंट्स साठी उपलब्ध आहे
जर तुम्हाला थंडरबर्ड द्वारे पाठविलेली जीमेल अकाउंट मध्ये संग्रहित असलेली मेल ची कॉपी हवी असेल तर उत्तर देताना मूळ मेसेज प्रस्तुत करा
जंक मेसेज ओळखणे किंवा काही मेसेज डाउनलोड करू नये जर तुमची डिस्क स्पेस भरली असेल तर
डाव्या पॅनल वरून जीमेल अकाउंट निवडू
थंडरबर्ड मेल डायलॉग बॉक्स दिसेल
उजव्या पॅनल वरून अकाउंट्स च्या खाली व्ह्यू सेटिंग्ज फोर थिस अकाउंट वर क्लिक करा
अकाउंट सेटिंग्ज डायलॉग बॉक्स दिसेल
डाव्या पॅनल मध्ये पुन्हा जीमेल अकाउंट निवडा
आता सर्व्हर सेटिंग्ज वर क्लिक करा
सर्व्हर सेटिंग्ज उजव्या पॅनल मध्ये दर्शित आहे
चेक फोर न्यू मेसेजेस एव्हरी चेक बॉक्स मध्ये 20प्रविष्ट करा
थंडरबर्ड प्रत्येक20 मिनिटात मेसेजेस तपासेल
एम्प्टी ट्रॅश ओन एक्सिट बॉक्स तपासा
जेव्हाही तुम्ही थंडरबर्ड च्या बाहेर जाणार ट्रॅश फोल्डर मधील सर्व मेसेज डिलीट होतील
अशा प्रकारे तुम्ही तुमची सर्व्हर सेटिंग्ज कस्टमाइज करू शकता
अशा प्रकारे आपण मेल्स ची प्रत बनविण्यास ड्राफ्ट मेसेजेस सेव करण्यास सेव केलेल्या मेसेजेस चे स्थान बदलण्यास हि पर्याय सेट स्थित करू शकतो
डाव्या पॅनल वरून कॉपीज आणि फोल्डर्स वर क्लिक करा
उजव्या पॅनल वर कॉपीज आणि फोल्डर्स डायलॉग बॉक्स दर्शित झाला आहे
हे डिफ़ॉल्ट ऑप्शन्स जसे आहेत तसे ठेवू
लक्षात घ्या प्लेस आ कॉपी इन आणि सेंट फोल्डर ओन ऑप्शन अगोदरच निवडलेले आहेत
डिस्क स्पेस सेव साठी पर्याय सेट करण्यास डाव्या पॅनल वरून डिस्क स्पेस निवडा
आता उजव्या पॅनल वरून तुम्ही टीओ सावे डिस्क स्पेस डीओ नोट डाउनलोड ऑप्शन पहाल
मेसेजेस लार्जर थान बॉक्स तपासा
आता केबी फिल्ड मध्ये 60 एंटर करा
थंडरबर्ड 60केबी पेक्षा मोठे असलेले मेसेजेस डाउनलोड करणार नाही
थंडरबर्ड चे आणखीन लाभदायक वैशिष्ट जंक मेसेज ओळखणे आहे
तुम्ही थंडरबर्ड ला जंक आणि नॉन जंक मेसेज ओळखण्यास प्रशिक्षित करू शकता
यासाठी अगोदर जंक सेटिंग्ज सेट करून नंतर मेल्स ना जंक आणि नॉन जंक साठी चिन्हांकित करावे लागेल
सुरवातीला तुम्हाला स्वतःहून जंक मेल ओळखावे लागतील
प्रत्येक मेल साठी जंक मेल बटनावर क्लिक करून
थोडया वेळेनंतर तुमच्या निवडीनुसार थंडरबर्ड आपोआप जंक मेल ओळखेल आणि त्यांना जंक फोल्डर मध्ये स्थानांतरित करेल
अकाउंट सेटिंग्ज डायलॉग बॉक्स मध्ये डाव्या पॅनल मधून जंक सेटिंग्ज वर क्लिक करा
उजव्या पॅनल वर जंक सेटिंग्ज डायलॉग बॉक्स दिसेल
लक्षात घ्या एनेबल एडॅप्टिव्ह जंक मेल कंट्रोल्स फोर थिस अकाउंट बॉक्स डिफ़ॉल्ट द्वारे तपासलेला आहे
डीओ नोट मार्क मेल एएस जंक आयएफ ठे सेंडर इस इन सूची खालील सर्व पर्याय तपासा
मूव न्यू जंक मेसेज टीओ फील्ड निवडा आणि जंक फोल्डर ओन पर्याय निवडा
ओक वर क्लिक करा
इनबॉक्स वर क्लिक करून पहिला मेल निवडा
मेल ची विषय वस्तू खालच्या पॅनल मध्ये दर्शित आहे
जंक आयकॉन वर क्लिक करा
लक्षात घ्या हेडर जंक मेल दर्शित होतो
आशा प्रकारे इतर प्रेफरन्स सुद्धा सेट करू शकता
थंडरबर्ड मध्ये कॉन्फीगर केलेले मेल अकाउंट आपण डिलीट करू शकतो का
हो करू शकतो
डाव्या पॅनल वरून STUSERONEgmailcom निवडा
उजव्या पॅनल वरून अकाउंट्स च्या खाली व्ह्यू सेटिंग्ज फोर थिस अकाउंट निवडा
अकाउंट सेटिंग्ज डायलॉग बॉक्स दिसेल
खाली डाव्या कोपऱ्यात अकाउंट एक्शन्स वर क्लिक करून नंतर रिमूव्ह अकाउंट वर क्लिक करा
वॉर्निंग मेसेज दिसेल
ओक वर क्लिक केल्यास अकाउंट डिलीट होईल
या ट्यूटोरियल च्या उद्देशासाठी आपण हे अकाउंट डिलीट करणार नाही
तर कॅन्सेल वर क्लिक करू
हा डायलॉग बॉक्स बंद करू
लक्षात ठेवा जर तुम्ही इमेल अकाउंट डिलीट कराल तर त्या इमेल अकाउंट शी समरूप असलेले सर्व फोल्डर्स आणि मेल्स थंडरबर्ड मधून डिलीट होतील
मोझिल्ला थंडरबर्ड विंडो च्या डाव्या पॅनल मध्ये माहिती आताही दर्शित होत आहे
जर तुम्ही पुन्हा लॉगीन कराल तर ते दिसणार नाही
मोझिल्ला थंडरबर्ड 1002 वरील ट्यूटोरियल येथे संपत आहे
या ट्यूटोरियल मध्ये आपण इमेल अकाउंट मध्ये नवीन फोल्डर जोडणे
मेसेजेस शोध साठी एडवांस्ड फिल्टर्स सेट करणे
मेसेज फिल्टर्स नियंत्रित करणे शिकलो
तसेच तुम्ही याहू अकाउंट स्वतः कॉन्फीगर करणे
विविध इमेल अकाउंट सांभाळणे
मेल अकाउंट साठी अकाउंट सेटिंग्स बदलणे
इमेल अकाउंट डिलीट करणे शिकलात
तुमच्यासाठी एक असाइनमेंट आहे
स्वतःहून इमेल अकाउंट सेटअप करा
अकाउंट ची सेटिंग्स बदला
आर्काइव मेसेजेस साठी प्रेफरन्स सेट करा
जंक सेटिंग्ज साठी प्रेफरन्स बदला
ई मेल अकाउंट डिलीट करा
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल
जर तुमच्याकडे चांगली बॅण्डविड्थ नसेल तर व्हिडिओ डाउनलोड करून पाहू शकता
स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट टीम
स्पोकन ट्युटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते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
अधिक माहितीसाठी कृपया contactspoken tutorialorg वर लिहा
स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रॉजेक्टचा भाग आहे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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
ह्या ट्यूटोरियल चे मराठी भाषांतर कविता साळवे यांनी केले असूनआवाज रंजना भांबळे यांनी दिलेला आहे सहभागासाठी धन्यवाद